माझे काही प्रश्न आहेत प्लीज तुम्ही जरा मदत केली तर खूप बरे होईल हो हो नक्कीच, आवडेलना मला सर सध्या हवामाना चा काहीच अंदाजच घेता येत नाहीये म्हणजे कधीही काही ही घडत आहे जो पावसाळा चार महिन्यांसाठी असायचा तो आता आठ आठ महिने तग धरून असतो थंडी कधी आली कधी गेली काहीच कळत नाही

नक्कीच, हे बघा नैसर्गिक म्हणजे काय तर ज्वालामुखी चा उद्रेक भूकंप अशा अनेक गोष्टींमुळे एखाद्या क्षेत्राची भौगोलिक स्थिती जीवनसृष्टी साठी हानिकारक ठरते तसेच या गोष्टी मुळे पृथ्वी चे तापमान प्रचंड प्रमाणात वाढते व निसर्गात असंतुलन निर्माण होते

आता माणसांना आपल्या गरजे पोटी हव्यासा पोटी पर्यावरणाची नाही तर स्वतःची पण हानी करून घेतली मानवी कृत्या मुळे अनेक प्राणी, प्रजाती, वनस्पती नष्ट होताना दिसत आहेत

शिकारी मुळे पण अनेक पक्षी प्राणी नामशेष होत आहेत

नक्कीच. हे बघा गेल्या काही वर्षांत ना हवामानात जो झपाट्या ने बदल होत आहे ना, शास्त्रज्ञांच्या मते आपण शेतीवर वेगवेगळ्या उद्योगांसाठी जो गॅस वापरतो त्यामुळे कार्बन डाय ऑक्साईड सारख्या अनेक हानिकारक गॅसेसचा एक जाड थर तयार होत आहे तो तो थर अनेक ऊर्जा शोषून घेत आहे व त्यामुळेच पृथ्वीवरील तापमानात वाढ होते सर हे खूपच भयानक आहे म्हणजे आपण करत असेल्या अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टींमुळे हवामानावर किती घातक परिणाम होत आहे! अर्थातच सध्या एकवीसाव्या शतकात ना माणसांमध्ये एवढी रेस चालू आहे की त्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नाहीए तर तो या बाकी च्या गोष्टींकडे कसा लक्ष देणार खरंय सर सॉरी पण मी ही कधी एवढा विचार केला नव्हता, तुम्ही जे काही सांगत आहात ते एकूण अक्षरशः माझे डोळे उघडले सर या हवामान बदलाचा काय परिणाम होऊ शकतो अथवा होतोय

रोगराई प्रचंड वाढल्याची जागतिक आरोग्य संस्थेच्या आकडेवारीवरून कळते तापमानवाढी मुळे त्या त्या क्षेत्रातील हवामानात सूक्ष्म बदल झाले असून त्यामुळे रोग आणि विषाणू वाढू लागले सध्या जगात दरवर्षी नवनवीन विषाणू स्वतःत बदल करून मानवावर आक्रमण करीत आहेत कोरोना विषाणू हा त्याचाच परिणाम असल्याचे संशोधना द्वारे सिद्ध झाले आहे जगातील आठ लोकांच्या मृत्यू मागे एक व्यक्ती प्रदूषणा मुळे होणाऱ्या आजारामुळे मरते एकट्या दोन हजार बराहा वर्षात सात दशलक्ष लोक प्रदूषणा मुळे मेलेले आहेत आणि हा आरोग्य संस्थेनी सर्वे केलेला आहे आणि हा आकडा जो आहे तो दरवर्षी वाढंतच आहे

कार्बन डाय ऑक्साइडचे हवेतील प्रमाण वाढत आहे

अलीकडच्या दशकात या हवेत पसरणाऱ्या दूषित वायूमुळे पृथ्वीच्या सरासरी तापमानात अनेक भागात वाढ होते आणि असेही ऐकिवात आहे की दोन हजार पंचवीस पर्यंत संपूर्ण जगाचे तापमान गेल्या एक हजार वर्षाच्या तुलनेत अधिक असेल

सर मला खरं तर प्रश्न पडला आहे की आपण प्रगतीकडे वाटचाल करतो आहोत की अधोगतीकडे

हो नाही पण अगदी तसंच असं काही म्हणता येणार नाही पण हो माणसाने प्रगती करताना निसर्गाची हानी तर होत नाही ना याचा खरंच विचार करून गांभीर्यानं खूप गरजेचं आहे कारण जग सध्या टेक्नॉलॉजी मध्ये खूपच अग्रेसर होत आहे 1 G पासून 5 G पर्यंतचा जो प्रभाव झपाट्याने झाला आहे तो पुढे तसा चालूच राहणार आहे पण या मोबाईलद्वारे बाहेर पडणारे जे सिग्नल आहेत त्याचा निसर्गावर काही परिणाम होत तर नाही ना याचा विचार करणं खरंच खूप गरजेचे आहे खरंय सर म्हणजे रोबोट सिनेमात जे दाखवले आहे तसंच ना?

अर्थातच अतिवृष्टी मुळे पूर येणे किंवा पाऊस न पडल्या मुळे दुष्काळ निर्माण होणे हा परिणाम तर होतंच राहणार आहे

पुरावा कृषी उत्पादन आणि तीव्र आणि वारंवार दुष्काळ आणि पूर यांसारख्या तीव्र हवामानाच्या परिस्थिती मध्ये मजबूत संबंध सूचित करतो जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार देशांतर्गत अन्नधान्याच्या किमतींनी जागतिक अन्नधान्याच्या किमतीत झालेल्या वाढीचा मागोवा घेतला आहे जो दुष्काळामुळे वाढला आहे आता बांगलादेश घ्या भूतान, नेपाळ आणि श्रीलंका यासह भारतातील अन्नधान्याच्या किमतीची चलनवाढ त्याच्या अनेक शेजारी राष्ट्रांमध्ये ही वाढत आहे संशोधनानुसार नाअसे दिसून आले आहे की कार्बन फलकाच्या समतोल परिणाम भारतातील कृषी उत्पादनावरील जागतिक तापमानवाढी वर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि कार्बन डाय ऑक्साईडची वाढती पातळी जी आहे ती पीक उत्पादनास चालना देऊ शकते कर्नाटकातील एका वेगळ्या अभ्यासातून हे देखील दिसून आलेलं आहे की कमाल तापमानाचा पीक उत्पादन उत्पादकते वर कसा परिणाम होतो त्या घटना अनेकदा कीटक आणि रोगांच्या प्रादुर्भावातील वाढीशी जोडल्या जातात, परिणामी निष्कर्ष असा आहे की हवामानातील बदलाचा अन्न सुरक्षेवर प्रेरित परिणाम होतो जरी कीटक आणि रोग अन्नपिकांवर आणि प्राण्यांवर हल्ला करतात ज्यामुळे अन्न उपलब्धता कमी होते. नद्या धरणे नाले आणि भूजल संसाधनांवरही ताण पडत आहे भारतातील सर्व लागवडी खाली जमिनीपैकी 65% पावसावर आधारित शेतीची वाटा आहे ज्या क्षेत्रातील पाणी टंचाई ही नाजूकता दर्शवते खालावलेल्या पातळीमुळे शेती साठी भूजलावरील कमी होत चाललेल्या अवलंबूनासह देशातील विस्तीर्ण भागात आधीच पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत आहे शिवाय हवामान संबंधित आपत्ती, अन्न उत्पादन मूल्य साखळी वर प्रभाव पाडतात सामाजिक भांडवलाला सामावून घेण्यासाठी बहुविषयी धोरणाची आवश्यकताही असतेच वर्तमान आणि भविष्यातील कृषी आपत्तीसाठी कृषी आणि सामूहिक लवचिकता निर्माण करण्यासाठी या क्षेत्रातील गंभीर संशोधन आवश्यक आहे तांदूळ आणि गहू या सारख्या मुख्य पिकांच्या उत्पादनात लक्षणीय घट झालेली आहे आणि हवामानातील बदलामुळे पोषक घटकांमध्ये घट झाली आहे नाडी उत्पादन आणि पशुधनावर लक्षणीय प्रभाव दिसून येत आहे कृषी उत्पादन प्रणालीचे इतर घटक विशेषतः पशु उत्पादन अप्रत्यक्षपणे प्रभावित होतात पीक उप उत्पादने आणि अवशेष त्यांच्या ऊर्जेच्या गरजेचा एक महत्त्वपूर्ण भाग प्रदान करतात हवामानबदलाच्या अपेक्षित हानीकारक प्रभावाचे महत्त्वपूर्ण परिणाम आहेत कारण, शेती ही गरीबी दूर करण्याचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे दोन हजार साथ आणि दोन हजार आठ च्या जागतिक अन्न संघटनांनी हे उघड केले आहे की विकसनशील राष्ट्रांमधील अन्न असुरक्षित लोकसंख्येवर हवामान बदलामुळे वाढलेल्या भविष्यातील अन्न संघटनाचा गंभीर परिणाम होतो पीक रोटेशन आणि मोनो पिकांवर मिश्र पिक व वाढीव शेती क्रियाकलाप हवामानाच्या टोकाची आणि अप्रत्यक्ष पावसाची संवेदनशीलता कमी करण्यास मदत करू शकतो या हवामान बदलामुळे ना जगातील मान्सून प्रदेशामध्ये पावसाचे प्रमाण वाढत आहे आता तू जर आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर गेल्या अनेक वर्षा पासून गारपीटाच्या पावसाचे प्रमाण वाढत आहे व त्यामुळे प्रचंड नुकसान होत आहे खरंय सर आणि याचा सर्वात मोठा फटका बसतो तो म्हणजे आपल्या मायबाप शेतकऱ्यांना खरंय शेतकरी, जो दिवस रात्र शेतामध्ये राबराब राब तो अगदी स्वतःच्या आई प्रमाणे तो शेतीला जपतो पेरण्या करतो व पिकाची वाट बघत बसतो त्याच्या शेतीवर या वातावरणातील बदलाचा खूपच घातक परिणाम होत आहे अचानक आलेल्या गारपीटाच्या पावसाचा अवकाळी पावसाचा पुराचा धोका हा कायमच शेतकऱ्याला असतो

जनावरांच्या चाऱ्याचा पण प्रश्न उद्भवत आहे ज्यामुळे दूध व्यवसाय पण धोक्यात आहे सर याचा येणाऱ्या काळत काय परिणाम होऊ शकतो आणि तो ही सर्व क्षेत्रात

ज्यामुळे किनारपट्टी भागात जीवित व मालमत्तेची हानी होऊ शकते भूकंप ज्वालामुखी चा उद्रेक पूर दुष्काळ जंगलातील आग इत्यादींचा पृथ्वीवर जीवजंतूंवर व वनस्पतींवर देखील परिणाम होऊ शकतो आता सर्वात मोठा हवामान बदला चा परिणाम शेती क्षेत्रावर होणार आहे

त्यातून शेती क्षेत्र पुरते अडचणीत येऊन शेतकरी वर्गाची आर्थिक स्थिती बिघडेल विशेषतः कोरडवाहू भागात हे परिणाम आणखी भीषण रूप धारण करतील त्यातून अन्न सुरक्षा धोक्यात येईल आणि अन्नधान्य दुसरा देशातून आयातीसाठी हात पसरणे भाग पडेल तेव्हा अन्नधान्यात स्वयंपूर्ण झालेल्या देशात दुसऱ्या देशावरही अवलंबून राहू लागले राहावंच लागणार आहे सर हे खूप भयावह आहे अक्षरशः अंगावर काटा आणणारं आहे अजून आपण फार सिरिअसली या गोष्टीकडे खरंच पहात नाही, कारण प्रत्येक जण काही ना काही मिळवण्याच्या नादात मग्न आहे सर मला अशी भीती आहे की देवकरो आणि माझी शंका चुकीची ठरो पण प्रत्येक जण त्यांना हवं ते मिळेल पण ते उपभोगायची वेळ जेव्हा येईल त्यासाठी तो नसेल कारण ज्या स्पीडने आपण पुढे जात आहोत कदाचित त्याच गतीने आपण हवामानाचे ही ह्रास करत आहोत, फक्त प्रत्येक जण या गोष्टीकडे कानाडोळा करत आहे सर यातून आपण बाहेर कसे पडणार म्हणजे हवामानाची होणारी नासाडी रोखण्यासाठी काही उपाय आहेत का?

अन्यथा भविष्यात होणारे अनुचित प्रकार टाळता येणे अक्षरशः अशक्यच आहे आपल्याला माहीत आहे की एखाद्या ठिकाणची हवामान शेतीउत्पन्न, रोजगार, जल जीवन, समाज आणि संस्कृती यांना प्रोत्साहन देऊन स्थिरता प्रदान करते म्हणून आपण जबाबदार नागरिक म्हणून ना आपलं पर्यावरण स्वच्छ राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली पाहिजे आणि लोकांनमध्ये पर्यावरण जागृती आणली पाहिजे आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की देशातील वाढणारी लोकसंख्या

त्या गाडी मध्ये लागणारे डिझेल असू दे त्या गाडीमध्ये लागणारे पेट्रोल असू दे त्यासाठी लागणारा गॅस असू दे या सर्व गोष्टींमुळे जे प्रदूषणा मध्ये ना वाढ होत आहे त्याचा परिणाम हा आपल्या याच्यावर होणारच आहे

तर आपण कशा पद्धतीने परतवून लावू शकतो आता हे परतवून लावणं कोणाच्या एकाच्या हातामध्ये नाहीए तर यासाठी संघटित आपल्याला काही न काही प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आता त्यासाठी सर्वात महत्वाचे आजकाल काय झालंय की घराच्या बाहेर पडल्या नंतर प्रत्येक तरुण मुलगा असू दे किंवा ऑफिस मध्ये काम करणारी व्यक्ती असू दे गाडीला किक मारते आणि ऑफिस मध्ये जाते अगदी एक किलोमीटर अंतरावर जायचं असेल तर गाडीला किक मारायची बटन स्टार्ट करायची गाडी आणि निघायचं यामुळे होते काय की माणसांना ना त्या गाडीची एवढी सवय झालेली आहे की त्यांना चालायलाच नकोय आता या सगळ्या गोष्टी मुळे काय होतंय की माणूस अळशी होत चालेला आहे आणि त्यामुळेच काय होत आहे हे की हे प्रदूषण वाढत आहे कारण का आपण वीकेंड आसू दे कुठली गोष्ट असू दे फोर व्हीलर काढायची कुठे तरी हिल स्टेशनला जायचं त्या तिथं जे काही त्या तिथली गोष्टी आहेत त्या तिथली सुंदर आहे ते आपण अनुभवायचा प्रयत्न करतो पण त्या तिथे सुद्धा आपण प्रदूषणाला मदतच करत असतो त्या तिथे जायची घाण करायची आणि त्या तिथे तर कुणी बघणार नसतं आणि या फोर व्हीलर मुळे सगळ्यात महत्वाचं काय होत आहे की अनेक एक्सीडेंट सुद्धा वाढत चाललेले आहेत तर आपण एक जागरूक नागरिक म्हणून या सगळ्या गोष्टी कडे कशा पद्धतीने बघू शकतो याचा विचार करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे कारण का आपण जर स्वतः ठरवलं नाही तर हे कधीच थांबणार नाहीए आणि आत्ता काय झालंय की प्रत्येकजण ना स्वतःच्या स्वार्थी स्वभावामुळे या बाकीच्या गोष्टींकडे बघतच नाहीए त्यामुळे घडणार काय आहे की अचानकच एखादं संकट समोर आल्यानंतर सर्वांना जाग येईल पण त्या वेळेस खूप उशीर झालेला असेल तर मला खरंच एक भीती वाटत आहे की जोपर्यंत माणूस स्वतःपासून सुरवात करणार नाही ना तोपर्यंत या गोष्टीला खरंच म्हणजे काही बोलू शकत नाही या सगळ्या गोष्टी होत आहेत

थॅंक यू आणि मला तुम्हाला हे सांगायचे आहे की तुम्ही पण हे जे कार्य करत आहात तर तुम्ही जागरूक नागरिक म्हणून बाकीच्या पण या गोष्टी साठी मदत करा थँक यू